ह्या शेतामध्ये हि भरपूर अशी लावलेली झाडे आहेत ह्या झाडांचा पानांचा कलर खूप छान आहे हिरवा हिरवा आणि पिवळसर कलर आहे ही पाने आपण शो साठी वापर करू शकतो.

या गाडीला शीट नाहीये त्याच्या पाठीमाग एक जुन्या कलर ची बादली दिसत आहे त्याच्या शेजारी --

समोर एक खोली दिसत आहे ह्या खोलीमध्ये एक कपाट आहे आणि वरती ए_सी आहे दोन साईड नी दोन लाईट च्या ट्यूब आहेत.